समोर दगडाचा नंदी दिसत आहे त्याच्या गळ्यात.

दगडाच्या खाली एक माणूस उभा आहे त्याने हात पाठीमागे घेतला आहे लाल कलर चा टि-शर्ट घातलेला आहे.

एक माणूस बाइक वरुण जाताना दिसत आहे समोर कचरा गाडी दिसत आहे बाजूला उंच उंच अशी नारळाची झाडे दिसत आहेत.

फुगे लावलेले दिसत आहे आणि बाजूला एक एसी दिसत आहे भिंतीवर एक घडयाळ पण दिसत आहे मुलींच्या हातात --

काही शस्रे आहेत हिरव्या कलरची साडी--

समोर एक रस्ता दिसत आहे रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या राहिलेल्या दिसत आहे रस्त्यावर पाणी साचलेल दिसत आहे.

एक मच्छा आ पॉट दिसत आहे अ भिंतीवर एक पंखा लटकताना दिसत आहे सर्व सामान लाकडाचे --

उंच उंच अशी नारळाची झाडे दिसत आहेत बाजूला--

उंच अस आकाश दिसत आहे आकाश ढगाळलेल दिसत आहे.

पांढऱ्या कलरचा पडदा पण दिसत आहे खाली पांढरी फरची पण दिसत --

दिसत आहे काही खिडक्या दिसत आहे इमारतीच्या समोर मोकळी जागा दिसत आहे बाजूला एक विजेचा खांब दिसत आहे.

विजेच्या खांबाच्या बाजूला थोडा दूर लाल कलर च्या कुंड्या दिसत--

समोर एक जागा दिसत आहे त्या जागेवर खेळण्यासाठी असे काही--

बाजूला एक झाड दिसत आहे आकाश स्वच्छ आणि निरभ्र दिसत आहे.

निळ आकाश खूपच सुंदर दिसत आहे बाजूला हिरवीगार झाड दिसत आहे काही सामान पडलेल दिसत आहे.

त्यावर उच्च विद्यालय असं लिहिलेल आहे.

जे.सी.बी. चा कलर केशरी दिसत आहे.

समुद्रात दोन नावाडी नाव घेऊन चाललेले दिसत आहेत त्यांच्या नावेवर काही सामान दिसत आहे.

ब्लॅकबोर्ड दिसत आहे जणू काही तो ए एक वर्गखोली आहे अस जाणवत आहे स वर पंखे लटकवलेले दिसत आहे.

कपडा लावलेला दिसत आहे समोर उंच उंच झाडे दिसत आहे खाली पाणी साचलेल दिसत आहे वादळामुळे --

समोर कपड्यांचे दुकान दिसत आहे काही साड्या दिसत आहेत काही कपडे तिथे ठेवलेले दिसत आहेत काही बॉक्स तिथ दिसत आहे.